लिबर ऑफिस कॅल्क वरील स्प्रेडशीट्स मध्ये चार्ट्स निविष्ट करणाऱ्या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये आपण चार्ट्स बनविणे संपादित करणे आणि फॉरमॅटिंग चार्ट्स चा आकार पुन्हा बदलणे आणि स्थानांतर शिकुया
येथे आपण उबंटू लिनक्स वर्ज़न 1004 आणि लिबरऑफिस सूट वर्ज़न 334 वापरत आहोत
चला आता लिबर ऑफिस कॅल्क मधील विविध प्रदर्शित पर्याया बद्दल शिकण्याची सुरवात करू
वाचकांना माहिती व्यक्त करण्यासाठी चार्ट्स ही प्रबळ पद्धत असू शकते
लिबर ऑफिस कॅल्क तुमच्या डेटा साठी विविध चार्ट्स फार्मेट्सचा प्रस्ताव देते
कॅल्क वापरुन तुम्ही मोठ्या प्रमाणात चार्ट्स कस्टमाइज़ हि करू शकता
चला आपली पर्सनल फायनान्स trackerओडीएस शीट उघडुया
आणि शीट मध्ये सूचीबद्ध असलेल्या प्रत्येक वस्तूवर खर्च केलेली रक्कम भरू
आपण सेल जो E3संदर्भात आहे त्यावर क्लिक करू आणि 6500 रक्कम टाइप करू
आता कॉलम च्या खाली जाऊन आपण e4e5ई6 आणि ई7 निर्देशित सेल्स मध्ये 1000625310 आणि 2700 रक्कम अनुक्रमे टाइप करू
नंतर शीट मध्ये सूचीबद्ध असलेल्या प्रत्येक वस्तुवर मिळालेली रक्कम भरू
आता एफ3 निर्देशित सेल क्लिक करा आणि 500 रक्कम टाइप करा
आता या कॉलम च्या खाली जाऊन आपण f4f5एफ6 आणि एफ7 निर्देशित सेल्स मध्ये 20075 10 आणि 700 रक्कम अनुक्रमे टाइप करू
या टेबल साठी चार्ट्स कसा बनवायचा ते शिकू
चार्ट्स बनविण्यासाठी आपल्याला अगोदर चार्ट मध्ये समाविष्ट असलेला डेटा निवडावा लागेल
आता सेलSN वर क्लिक करा आणि माउस चे बटन न सोडता शेवटचा सेल जो 700 आहे तिथपर्यंत ड्रॅग करा
आता मेनूबार मधील इन्सर्ट पर्याया वर क्लिक करून नंतर चार्ट पर्याया वर क्लिक करा
तुम्ही पाहता की डिफॉल्ट चार्ट दिनांका सह वर्कशीट मध्ये निविष्ट झाला आहे
त्याच वेळी चार्ट विझार्ड डायलॉग बॉक्स उघडतो
चार्ट विझार्ड दर्शवितो की डिफॉल्ट चार्ट निवडलेला आहे
हा डिफॉल्ट चार्ट चार्ट विज़ार्ड मध्ये तुमच्या द्वारे केलेले बदल दर्शविण्यासाठी अपडेट करतो
चार्ट विझार्ड डायलॉग बॉक्स मध्ये तीन मुख्य भाग असतात चार्ट बनविण्यास समाविष्ट पायऱ्या चार्ट च्या प्रकारची निवड आणि प्रत्येक प्रकारासाठी पर्याय
3डी लूक पर्याय तपासून तीन डायमेंशन मध्ये चार्ट प्रदर्शित करू शकतो
चला या पर्याया चा प्रयत्न करू
आपण चूसे आ चार्ट टाइप फील्ड खाली बार पर्याया वर क्लिक करूया
लक्ष द्या की चार्ट नमूना टेबल मधील डेटा ला बार रूपात प्रदर्शित करतो
त्याच प्रमाणे तुम्ही इतर पर्याय जसे पीईई एलटीपॉजेग्ट एआरईए एलटीपॉजेग्ट बबल एलटीपॉजेग्ट वर क्लिक करू शकता
आणि चूसे आ चार्ट टाइप फील्ड खाली अनेक पर्याया वर क्लिक करू शकता आणि आवश्यक चार्ट प्राप्त करू शकता
स्टेप्स पर्याया खाली आपल्याकडे दाता रांगे नावाचा एक पर्याय आहे
या पर्यायचा उपयोग करून तुम्ही तुमच्या चार्ट मध्ये स्वतः हवा तेवढा डेटा दर्शवू शकता
डेटा बनविण्यासाठी डिफॉल्ट पर्याय दाता सीरीज इन कॉलम्न्स आहे
आपण दाता सीरीज इन रॉव्स उपयोग करण्याशिवाय हव्या त्या पद्धतीने डेटा प्लॉट करू शकतो हे उपयोगी आहे जर तुम्ही डेटा दर्शविण्यासाठी चार्ट स्टाइल जसे कोलम्न वापरत आहात
शेवटी तुम्ही फर्स्ट रॉव एएस लाबेल वापरायचे आहे की फर्स्ट कोलम्न एएस लाबेल किंवा दोन्ही जसे लेबल्स चार्ट वरील अक्षा वर हे निवडू शकता
नंतर दाता सीरीज इन कोलम्न मध्ये पुन्हा क्लिक करा
आता आपल्या नमूना चार्ट मध्ये जर आपल्याला रिसीव्ह्ड शीर्षका खालील डेटा काढायचा असेल तर अगोदर दाता रांगे फील्ड च्या आत क्लिक करून असे करू शकता
आणि नंतर रेंज A1 इस टीओ F7 टीओ A1 इस टीओ D7 संपादित करू शकता
लक्ष द्या रिसीव्ह्ड शीर्षका खालील डेटा चार्ट मध्ये आता दिसत नाही
नंतर दाता सीरीज चे कार्य पाहु
लक्ष द्या येथे 5 रोस आहेत जे आपल्या स्प्रेडशीट मध्ये डेटा च्या सर्व रोस ला दर्शित करत आहे
एड आणि रिमूव्ह बटन्स आपल्याला चार्ट मधील डेटा चे रोस जोडण्यास किंवा काढून टाकण्यास परवानगी देतील
आपण अप आणि डाउन बटन्स वापरुन आपण डेटा पुन्हा क्रमबद्ध करू शकतो
शेवटी डेटा ला चार्ट मध्ये दर्शित करण्याच्या पद्धती निवडल्या नंतर डायलॉग बॉक्स मधील फिनिश बटना वर क्लिक करा
तुम्ही पाहता की चार्ट स्प्रेडशीट मध्ये निविष्ट झाला आहे
स्प्रेडशीट मध्ये चार्ट निविष्ट करणे शिकल्या नंतर आता आपण लिबरऑफिस कॅल्क मध्ये चार्ट फ़ॉर्मेट करणे शिकू
फॉर्मॅट मेन्यू मध्ये फॉर्मेटिंग आणि चार्ट चे स्वरुप सुंदर करण्यासाठी अनेक पर्याय असतात
स्प्रेडशीट मध्ये निविष्ट केलेला चार्ट फ़ॉर्मेट करू
चार्ट वर डबल क्लिक करा ज्यामुळे हे करड्या किनार ने आवृत्त होईल
हे एडिट मोड मध्ये असल्याचे दर्शित करते
मुख्य मेन्यु बार मधीलFormat पर्याया वर क्लिक करा
तुम्ही पाहत आहात की ड्रॉप डाउन मेन्यु मध्ये अनेक फॉर्मेटिंग पर्याय जसे फॉर्मॅट सिलेक्शन पोझिशन एंड साइझ अरेंजमेंट चार्ट वॉल चार्ट एआरईए इत्यादी समाविष्ट आहेत
यांचा वापर चार्ट संस्थापन मांडणी आणि पार्श्व भागाचे फॉरमॅटिंग आणि चार्ट चे शीर्षक यासाठी केला जातो
आपण सर्वात जास्त वापरले जाणारे फ़ॉर्मेटिंग पर्याया बद्दल एक एक करून शिकु
फॉर्मॅट सिलेक्शन पर्याय चार्ट एआरईए शीर्षक सोबत एका डायलॉग बॉक्स ला उघडतो
लक्ष द्या येथे 3 टॅब्स आहेत बॉर्डर्स एआरईए आणि ट्रान्सपेरन्सी
डिफॉल्ट द्वारे बॉर्डर्स टॅब निवडलेला आहे
चार्ट्स च्या किनार चे स्टाइल आणि रंग बदलू
यासाठी स्टाईल फील्ड वर क्लिक करा आणि कंटिन्युअस निवडा
नंतर या प्रमाणे कलर फील्ड मध्ये ग्रीन निवडा
आता ओक बटना वर क्लिक करा
लक्ष द्या चार्ट ची किनार स्टाइल आणि रंगा नुसार बदलते
तितले पर्याय चार्ट चे शीर्षक आणि त्याचे अक्ष फ़ॉर्मेट करते
एक्सिस पर्याय जे चार्ट बनवितात त्या ओळींना फ़ॉर्मेट करते
त्याच प्रमाणे एक्स आणि य अक्षावर दिसणाऱ्या टेक्स्ट च्या फॉण्ट ला सुद्धा
नंतर या सर्व पर्यायांचे कार्य जाणून घेण्यासाठी स्वताहून त्यांचे अण्वेषन करा कॅल्क चार्ट क्षेत्रातील पार्श्वभाग बदलण्याससाठी ही पर्याय पुरवीतो
चार्ट क्षेत्र म्हणजे मुख्य शीर्षक आणि की सह चार्ट ग्राफिक चे क्षेत्र आहे
चार्ट क्षेत्र फ़ॉर्मेट करण्यास फॉर्मॅट पर्याया वर क्लिक करा आणि चार्ट वॉल निवडा
तुम्ही चार्ट वॉल शीर्षक सह एक डायलॉग बॉक्स पहाल
स्टाईल फील्ड कंटिन्युअस दर्शवितो कारण ही आपली शेवटची निवड होती
कलर फील्ड मध्ये रेड वर क्लिक करा
आपण आकार ही 020सीएम
मध्ये बदलुया
आता ओक बटना वर क्लिक करा
तुम्ही पाहत आहात चार्ट क्षेत्र ची स्टाइल आणि रंग बदलला आहे
एलटीपॉजेग्ट आता आपण चार्ट मधील घटकांचा आकार पुन्हा बदलने आणि स्थानांतरित करणे शिकू
चार्ट चा आकार पुन्हा बदलण्यास चार्ट नमुन्या वर क्लिक करा
तुम्ही पाहता की चार्ट च्या भोवताली हिरवे हॅंडल्स दिसत आहेत
चार्ट चा आकार वाढविणे किंवा कमी करण्यासाठी चार्ट च्या चार कोपऱ्यातील एका मार्कर वर क्लिक करून ड्रॅग करा
चार्ट स्तानांतरित करण्यास अगोदर चार्ट वर क्लिक करा
आता कर्सर ला चार्ट वर कुठेही फिरवा
कर्सर हाताच्या चिन्हा मध्ये बदलेल
चार्ट वर क्लिक करून हव्या त्या जागेवर घेऊन जा आणि आता माउस सोडा
तुम्ही चार्ट स्थानांतरित केला आहे
नंतर आपण पोझिशन एंड साइझ डायलॉग बॉक्स वापरुन चार्ट चा आकार बदलणे शिकू
पुन्हा चार्ट वर क्लिक करा
चार्ट वर राइट क्लिक करा आणि कॉंटेक्स्ट मेन्यु वरुन पोझिशन एंड साइझ निवडा
पोझिशन एंड साइझ डायलॉग बॉक्स दिसेल
या मध्ये अनेक फील्ड्स असतात जे एक्स आणि य स्थानाला तसेच चार्ट ची लांबी आणि रुंदी निर्धारित करतात
आता चार्ट साठी एक्स निर्देशांक ला 100 आणि य निर्देशांक ला 083 निर्धारित करू
ओक बटना वर क्लिक करा
आपण पाहतो की चार्ट स्थान निर्धरित वॅल्यू नुसार चार्ट क्षेत्राच्या आत आपले स्थान स्वतः बनवितो
हा पाठ येथे संपत आहे
या मध्ये आपण चार्ट्स बनविणे संपादित करणे आणि फॉरमॅटिंग शिकलो
आपण स्प्रेडशीट मध्ये चार्ट चा आकार बदलणे आणि स्थानांतरित करणे ही शिकलो
सर्वकष स्वाध्याय
तुमची practiceओडीएस स्प्रेडशीट उघडा
डेटा साठी पीईई चार्ट निविष्ट करा
चार्ट चा आकार बदलून शीट च्या खाली उज्यवा कोपऱ्यात स्थानीत करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर चा भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य ठे नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया कडून मिळाले आहे
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो